म्हणजे इथल्या आईवडीलांना असय की नाही आमचा मुलगा घरी राहणार आम्हाला पुढचं कमवून देणार आणि त्यातच आम्ही घर चालवणार आम्ही मुलाला पाठवणार नाही किंवा

आणि कुठलाही सण असला काही असलना काय करतात त्यांचे आईवडील त्यांना घेऊन निघून जातात आणि त्यांना एक एक दोन दोन महीना पाठवतच नाही हा म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे ना की काय सांगायच पाहिजे तुम्हाला काय वाटतंं यावर नाही बरोबरय म्हणजे कुठेना कुठे पालक पण या गोष्टीसाठी जबाबदार आहेत जर पालकांना मनावर आणल तर म्हणजे त्यांचे मुलं शिकू शकतात म्हणजे लहानपणापासून मजूरी मधे जाऊ शकत नाही मग कुठे ना कुठे त्यांचे पण हात बांधले असतील ना काही गरीबी आहे पैसा पाहिजे अक्कल आपल म्हणजे आपल्या जीवनात काही पण करायासाठी तर पैशाची गरज पडते तर पडतेच आणि जर त्यांचा परिवार मोठा असेल आणि जर पैशैच नाहीत तर खाऊ कुठून घालणार तर त्याचमुळे कुठेना कुठे परिस्थितीमुळे ते पण आपल्या मुलांना पाठवतात पण हा जर त्यांना मनावर घेतल पालकांनी चांगल्या रितीने कि नाही मी माझ्या मुलांना शिकवेल चांगल तर मग हे संपू शकतो पण कुठेना कुठे ते पण मनावर घेत नाही आणि लोक अशे पण आहे की लहान मुलं आहे लहान मुलांना बघून कमी पैशात काम करून घेऊ शकतो ह्या उद्देशाने ते पण त्यांना ठेवून घेतात चार पैशे देतात पण चार पैशे काय देतात हे त्याच्या पेक्षा कमीच देतात एक मोठ्या माणसाकडून काम करून घेण हे त्यांना कुठे कुठे त्यांनाही असं वाटत की बुवा माझे पैसे वाचतात मग ते त्यांच्याकडून काम करून घेतात

ह्या गोष्टी तर आहेच चाईल्ड लेबर मुले त्याच्यामुळेच जे आहे लहान मुलांच शोषण होत काम करून घेतात तर या सगळ्या गोष्टी आहे त्याच्यात हूम आता आपण रस्त्याने वैगरे जात असतो किती तरी वेगवेगळ्या शहरात जातो तर आपण बघतो ना की सिग्नल वर किती मुलं येतात काय काय घेऊन येतात फुलं घेऊन येतात खेळणी घेऊन येतात किती काय घेऊन येतात एवढच नाही तर त्या ज्या आई येतात ज्या त्या कश्या आपल्या म्हणजे गोदी मधे एक बाळ छोटस घेऊन येतात आणि त्याला तुम्ही काय सांगता ठिक आहे परिस्थिती वाईट आहे मान्य आहे मग एक हातात मुल असतं एक साईड ला मुल असतं एक तुमच्या गोदीमधे मुल असतं तर म्हणजे तुमच्या कमरेवर एक मुल असतं ठेवलेल असं तर मग तीन तीन चार चार असे एवढे मुल करायचे कशाला बाबा काहीतरी तिथे कुठेतरी ह्या गोष्टी संपुष्टात यायला पाहिजे कुठेतरी थांबायला पाहीजे कुठेतरी कंट्रोल मधे यायला पाहिजे या सर्व गोष्टी छोट्या न छोट्या आणि त्या कशा त्यांना कळणार नाहीय त्यांना सांगणार कोण ना या सर्व गोष्टी तर हे सरकारच्या प्रयत्नानीच होऊ शकत हळूहळू होईल होईल परिस्थिती आहे बदलत आहे आता खूप जागी जर आम्ही बघितल तर अस पण असत

आम्हाला आमच्या मुलाला जीवन नाही द्यायच आहे एक आँटो चालवणारा आसेल एक रिक्षा चालक असेल किंवा कुणीही असेल हात मजूरी करणारा किंवा शेतात जाणाराही व्यक्ती आहे तर तो सुद्धा आपल्या मुलाला शिकण्यासाठी खूप प्रवृत्त करतो मोठ्या मोठ्या मोठ्या आता घरकाम करतात आहे माझ्या बहिणीच्याकडेच आहे एक बाई कामाला येते त्या त्या ऑंटी च अस आहे की नाही मी थोड कमी हे करेन पण मी माझ्या मुलीला डीपीएस मध्ये पाठवीन तर तिला इतक्या मोठ्या माेठ्या शाळेमध्येे ती पाठवते अहो काम करताता एका जागी दोन घरात काम करेल तीन घरात काम करेल किंवा चार घरात करेल काहीही हरकत नाहीयेय पण मी काम करेन माझ्या मुलीला खूप मोठ्या शाळेमधे शिकवेण आणि चांगल शिक्षण देईन आता मोठ्या शाळेमधे शिकवेन आणि चांगल शिक्षण देईल म्हणजे आता हेच म्हणता येईल की त्यांना सरकारी शाळा आहे त्यामध्ये मुलांना त्यांना नाही पाठवायचं आहे आता त्यांचा असं आता त्यांचा माईंडसेट खूप वेगळा झालेला आहे नाही नाही शिकवत आणि मुलाला चांगली कॉलिटी एज्यूकेशन मिळायला पाहिजे चांगल शिक्षण मिळायला पाहिजे उत्तम दर्जाच तर मोठ्या शाळेत पाठवाव लागेल जास्त फि भरावी लागेल आणि मग त्यामुळे आपण कसं मुले शिकतील खूप वेगवेगळ्या खूप वेगवेगळ्या लोकांना पाहतील वेगवेगळ्या मार्गाने शिकतील वेगवेगळ्या मुलांच्या मुलांमधे राहतील आणि खरचं त्या जेवढे प्रयत्न करतात ना त्याची मुलगा म्हणजे दहावीमधे तिला श्हयानव टक्के मिळाले होते म्हणजे एवढे चांगले टक्के भेटण की खूप मोठी गोष्ट आहे आणि ते तेच उदाहरण नाही अशी कितीतरी उदाहरणं आहेत की काही काही शिकवतात खूप चांगल्या प्रकारे शिकवतात खूप मेहनत घेऊन शिकवतात आणि मुल पण तेवढ्या ह्याच्याने करतात प्रयत्न करतात अस नाही की नाही करत बरोबर मी पण बघितलयं म्हणजे काही पालकांनी आपल्या मुलांना इतक एवढ चांगल संगोपन केल इतक एवढ चांगल त्यांना शिकवलय की अ त्या मुलांचे वडील जे आहेत ते कुठे चौकीदारचं काम करतात कुठे रिक्षा ओढतात पण त्यांची जी मुले आहेत तर कुणी डॉक्टर बनलय कोणी इंजिनीर बनलय कुणी आई. ये. स ही बनलेल आहे तर आहे म्हणजे काही लोक आहे जे चांगलं शिक्षण देतात पण ह्या म्हणजे त्यांनी आपल्या पालकांनी आपल्या मनात ठेवल की आम्ही आमच्या लहान मुलांना चांगल शिक्षण देऊयात त्यांना मोठे करूयात तर त्या दृष्टीकोनातून ते आज कुठे पुढे गेलेले आहेत आणि फेजय म्हणजे कुठे ना कुठे पालकांच जे म्हणजे शिक्षण ते पण मँटरकरत जरी त्यांना असे जरी अडानी असेल पण त्यांच जर पण काय म्हणतात ना विचार करायची शक्ती आजूबाजूला काय होतय चांगल्या लोंकासोबत आहेत राहतात मग त्या दृष्टीकोनातून मग ते पण आपल्या मुलाना तस मग मार्गदर्शन करत जातात

हा तेच आहे यामधे पालकांची भूमिका तर महत्त्वाचीच आहे मग शिक्षकांची भूमिका पण तेवढीच महत्त्वाची आहे पण ते शिक्षकांनी जर शाळेत येणा-या मुलांना व्यवस्थित शिकवल आणि त्यांना सांगितल की नाही म्हणजे

ग्वर्हनमेंट ला भेळसावत आहे कि आपल्या सरकारला की ज्यामळे लहान लहान मुलं काम करतात त्यामुळे खूप सारे आता नियम आहेत खूप सारे कायदे तयार केलेले आहेत या सगळ्या गोष्टीमुळे करण्यात आलेले आहेत आता खूप सारे अस आहे राज्यामध्ये की लहान मुलांकडन खरच काही काही असे काम असतात जे लहान मुल अगदी पटकन करून घेतात जे मोठ्यांना ते काम करायला थाेड कठीन जातं ना ते सहजतेने करतात आणि लोकांच अस पण आहे काय काय जे कंपना आहे त्यांच्याकडन जे पण काम करून घेतात की नाही एक तर आम्हाल पगार पण सर्वात मोठ कारण आहे आम्हाला पगार कमी द्यावा लागेल मुल काही हे करणार नाही त्रास देणार नाही पगार पगारवाढीसाठी म्हणार नाहीत जसं म्हणू तस ते वागतील म्हणजे जेवढ शोषण करता येईल लहान मुलाच तेवढं आणि आई वडील पण काही बोलत नाही त्यांना अस वाटतं की नाही दोन रूपये कमवून देत आहे मुलगा काहीतरी कमावत आहे आपलं घर भागत आहे आपल्या गरजा ज्या पण आहेत अडचणी आहेत त्या दूर होत आहे आपल्याला दोन वेळेच जेवण करायला मिळत आहे तर ते आई वडील पण या साठी नकार देत नाही किंवा नाही म्हणत नाही ते बोलतात ठिक आहे जे आहे तस होऊ द्या चला काय झालं म्हणजे आम्हाला सात हजारय आठ हजार तुला काय दोन हजार मिळेल तीन हजार मिळेल तरी काम तर होतच आहे तर आूई वडीलांच पण हे अस असत आणि काही काही मुल तर अशी असतात की ती स्वतः हून घर सोडून निघून जातात त्यांना काय म्हणजे हे नसत एकतर घर सोडून निघून गेले कुठेतरी भटकत असतात काहीतरी इकडे तिकडे जातात मग काही मार्ग मिळत नाही त्यांना मग असं खूप मुल मी बघितलीय मुबंईला वैगरे मुबंई भागात एवढे सारे मुले येतात घर सोडून आणि मग काहीजण हॉटेल मध्येच काम करतात कप बशीच धुणार भांडीच घासणार झाडूच करणार किंवा टेबल वैगरे साफ करणार तर हे काम करतात कधी कधी ती मुल स्वतःहून ही करतात अस नाही की त्यांना कुणीतरी हे करायला फाेर्स करतात तर तेही त्यांना म्हणजे समजून आईवडीलांनी आधी पासूनच सांगायला पाहीजे तसं की काही काही गोष्टींच खूप आकर्षण असत मुलांना

सगळ्यांना आईवडील ढकलतात अस नाही काही काहींचे असतात काही काहींचे आईवडीलच नसतात मग काही काही मुल कशी असतात बिचारी इकड तिकड राहतात ते मुल पण बालमजूर बनतात आणि त्यांच्याजवळ मार्गच नसतो काही तर ती पण एक अडचण आहे आणि यासाठी आणि अशा मुलांसाठी खूप वेगवेगळ्या योजना निघालेल्या आहेत मध्यान्ह भोजन वैगरे हे सगळ त्याचसाठी की मुलांनी शाळेमध्ये यायला पाहिजे मुलानी शिक्षण घ्यायला पाहिजे त्यांना त्यांच चांगल पालन पोषण झालं पाहिजे त्यांना चांगल पोष पोष्टिक जेवण मिळाल पाहिजे यासाठी खूप सा-या ज्या सुविधा आहेत किंवा योजना आहेत त्या सरकारने काढलेल्या आहेत आणि त्या चालतात या सगळ्या गोष्टी आहे जेवणासाठी का होईना फक्त जेवण भेटतय आपल्याला त्यासाठी का होईना पण विद्यार्थी जातात आणि ते काम वैगरे करत नाही आईवडीलांच आस आहे कि ठिक आहे माझ्या मुलाला जेवण वैगरे सगळ शाळेमधन मिळत आहे

अगदी बरोबर पण आपल्याला हे पण बघायला पाहिजे की आता ज्यांचे आईवडील नाहीये ज्या मुलांंचे तर त्यांना सगळ सुख सुविधा म्हणा किंवा ज्या सुविधा सरकार ने दिलेल्या सरकारने दिलेल्या आहेत कश्या त्यांना मिळतील पण

दिलेल्या सरकारने दिलेल्या आहेत कश्या त्यांना मिळतील पण तर आपण जे आहेत आजू बाजूचे जे लोकयत त्यांना ह्या सगळ्या योजनांची माहिती आहे त्यांंना मग हा आपल्याकडूनच

पुढाकार घ्यायला पाहिजे आणि हा पुढाकार आपणही काहीतरी करू शकतो ठिक आहे चालेल मला ना एक महत्त्वाचा कॉल येत आहे

बघून घेते नंतर थोड्यावेळाने एक पाच दहा मिनटांत एक कॉल करते ठिक आहे अच्छा मी काय म्हटल अ तुम्ही पाच दहा मिनट नको घ्या जवळपास अर्धातास तरी घ्या हाय गुड इव्हनिंग कशी आहेस गुड इव्हनिंग बराय तुम्ही कशीं आहेस मी पण मस्त आणखी काय चालाय तिकडे म्हणजे कि कशे वातावरण वगेरे तिकडे काय नाय आता सध्या तरी बघ

आता तुला माहीतच असेल किती इंडिया वगैरे बाहेर पण स्प्रेड झाल्यात त्यातून थोडं फार आता लाईफ कुठे तरी नॉर्मलाईझ झाले व्यस्वस्तिथ नॉर्मल रुळावर आली अशी तरी वाटत आहे आता आता तर तुला माहीतच असेल ना तुमच्या इथे परिस्तिथी आहे आता तर नॉर्मल आहे म्हणजे कि ज्या जे दोन वर्ष असते ना कॉरोन चे कॉरोन काळ चे दोन वर्ष ते खूप म्हणजे कि अस असत कि कोणीही ते म्हणजे कि असं आहे कि सगळ्या सगळ्यांना ते सगळंच फिरत असतंय कोण्ही तुम्ही म्हणजे कि मिडल क्लास आसूदे किंवा लोवर क्लास असुदे किंवा रिच असुदे सगळ्यां सगळयांना साठी ते दोन जे वर्ष होते ना कॉरोन चे ते खूप स्ट्रगल पिरियड होते हो कि नाही हो हो नकी पण आता थोडं फार बरं वाटाय ना कि कोणाच्या अशी लाईफ आता रिस्की नाही आहे किंवा कोणाचा जीव असा डोख्यात नाही आहे लहान मुलं पासून मोठ्या वाया पर्यंत आपल्यात कस एक भीती निर्माण होती कि बाहेर जाऊ नये आणि मास्क म्हणजे एक आपल्या ऑक्सिजनचं झालं होत हो म्हणजे कि आपल्याला असा झाला असता कि अं म्हणजे कि कुठे तरी जायचा तर मला तर मी मास्क घ्या म्हणजे कि लाईफ कंप्लिट लाईफ जे असते ना ते स्टॉप झाले आहे कंप्लिट लाईफ म्हणजे कि आपला जे अं जे असते ना ते रेगुलर रुटीन जे असते ते तर पूर्ण बंद झाले आणि आमचे कुटले जायचे नाही कोणाला म्हणजे कि भेटू नाय कोणत्याही लग्नात जायचे नाही कोणी

हो हो कसय हा एक जो म्हणजे

पूर्ण इंडिया मध्ये आलेला वायर्स होता तसा म्हणजे बरेच प्रकारचे आपल्या कडे वाय्रासेस येऊन गेले अगोदर पासून ह्या पृथ्वीवर म्हणजे पण हा एक्दम नवीन आलेला वायर्स जो आता पण मानतोय कि आता तो नेपाळ च्या इथून म्हणजे नेपाळयांन किंवा चायना जे पण लोग होते त्याच्या कडून जो हा वायर्स आलाय तो आपल्याला आता म्हणजे एव्हडं हे होताय कि हा वायर्स म्हणून जो आला ओळखला जाणारा म्हणजे जो पण विष्णू होत एस ए आर एस covid टू मध्ये म्हणून मानला जात होता आणि जगभरात ह्या साथीच रोग म्हणजे पँडेमिक आजार होण्याची कारणीभूत होते आपल्याला आणि हा रोग एक म्हणजे सवांसारजनीय सवाष्ण स्वंथेचा एक संबंदीत एक महामारी चा होता तुझं काय मत आहे ह्याच्यावर म्हंजे ह्या कॉरोना वायर्स जो covid नाईंटीन म्हून मानला होता ह्या आजार वर तुझं काय व्यक्तिमहत्व आहे म्हणजे माझं असा आहे कि त्या वेळेस आम्हाला काय म्हणजे अं आपल्या फॅमिलीच इम्पॉर्टन्स पण आपल्याला अं समझायला येत आहे म्हणजे कि आपला जे आहेत ना म्हणजे कि जे रिलेटिव्हस वगैरे असते म्हणजे आपल्या जे त्या कॉरोन काळ चे जे असतेना ते मॅरेज वगैरे त्यातील आपल्याला म्हणजे कि असा वाटले कि कोण आपला आहे म्हंजे कि रिलेटिव्ह मध्ये पण आणि आमच्या फॅमिलीचीच च्या मध्ये पण आपल्याला म्हणजे कि असं एक आहेना पाहवत आहे ते कि आपल्याच जे स्ट्रगल चा पिरियड असतो ना तेव्हा आपल्याला माहित पडते कि आपला कौन आहे आणि ते म्हणजे कि सगळं मारून पण आपल्याच म्हणजे कि ते नाही आहे त्यांना काही फरकच नाही आहे आमच्या लाईफात काय आहे काय नाही आहे ते त्यांना काय फरक पडत नाय पडतच नाही पण तो ना आपल्याला जी एक लाईफ आहे जे पण त्यांनी तो खूप म्हणजे कि इंटरेस्ट घेतोय

हो आता कोरोना कालवद मध्ये काय कशे असते कि आपला जे जे पण आहेत म्हणजे कि लग्नन वगैरे झाले तर आपणच फक्त त्या लोकांना त्या लोकं लोकांसाठी हि ते इन्व्हिटेश कार्ड भेटतोय जे लोक आपल्याला साठी इम्पॉर्टन्ट आहेत आणि ज्यांच्या साठी आपला इम्पॉर्टन्ट आहे फक्त ते लोक आहेत कि मणी मणी ची इम्पोटन्सस पण आपल्याला समजून अली आहे कि आपल्याला ना सेविंग करायला पाहिजे कारण कि एव्हड जर झाला ना कि आपल्याला दोन तीन महिना आपल्याला जर काही इनकम नाहीत ना तर सेविंग मध्ये पण आपला चालू शकतो म्हणजे कि आपला लाईफ स्मूथ चालू शकतो एव्हड आम्हीलाना काय ते सेविंग नाहीए तर आम्ही काय करणार कि दुसर्यांना मागून मागून खायचा ते काय लाईफ नाहीना आपल्याला असं म्हणजे कि सेविंगच इम्पॉर्टन्ट पण कॉरोन काळात आपण

हो हो म्हणजे गरजेचं होत आपण कस केला आपण वेळो वेळी सेविंग नाही केली पण ह्या काळात जेव्हा covid आला तर तो आपल्याला एक म्हणजे लेसन शिकवून गेला म्हणजे शिक्षण देऊन गेला जे आपण वायफळ खर्च करत होतो आज कास झाला भरपूर लोकांनी आपली आपली घर सांभाळी पण मोठ्या लोकांनी बाहेरचे जे घरात covid मध्ये त्यांचे यंग मानस घरातले कमावणारे गेले

म्हणजे कॉरोन जो होता दिवसं दिवस वादातच गेला पण जागा पेक्षा जर बघायला गेल तर भारत मध्ये कॉरोन वायर्स चे रुग्ण अशे म्हणजे पैशेंट हि बाब म्हणजे आपल्य्साठी हे होती कि नाय हे असं कोरोना कोणाला आपल्याला होऊ नये त्यासाठी आपण काय करत होतो आवश्यक जबाबदारी आपण अतिशय चांगल्या पद्धतिने जस कि वाफ घेणे

आणि वाफ लागलो मग असं काय तर काढा वगैरे प्याला लागलो औषधे असं म्हणजे अझिथ्रोमायसिन वगैरे डिकुसुल ते सुद्धा आपण वेळो वेळी खायला लागलो का कारण कि आपली ह्यांतन काय तरी सेवा स्वतःसाठी होउदे आणि आपण वाचू दे पण तरीही काय झाला ज्यांची अशी म्हणजे शक्ती दे म्हणतात ना रोग प्रकारीया ती शक्ती कमी होते अश्या लोकांनि लस घेतली आणि त्या प्रमाणात आपल्याला काळाल कि लस म्हणजे बाळाच्या तीन वर्ष साठी सुद्धा स्वॅप टेस्ट जी होती नाकातून करायची ते सुद्धा आपण केली

हा फक्त tv तील बातम्या आहेत आणि आपण काय आपल्या इंडिया मध्ये तर नाही येत असं काही मग जस जस ते वाडले ना केसेस वाडले ना आणि जस जस ते लोकडाउन चे लोकलडाउन चा जो काळ होता ना म्हणजे त्या काळात तर आपला आपली लाईफ फक्त स्टॉप झाली आहे पूर्ण स्टॉप झाली म्हणजे कि आपण कोणाशीही कोणाच्या घरी जाऊ शकत नाहीये चे जे सामग्री असतात ते पण आपण परचेसे करायला साठी आपण कस झालं माहिते जेव्हा खर आपल्या फॅमिली मेम्बर ची डेथ झाली माझ्या सोबत हे रिअल इंसिडेन्ट घडली

जाऊया निघूया घरातून जे होईल ते होईल कारण कि हि संकट अशी होती कि आपण कोणाची डेथ किंवा हे मयत आपण थांबवू शकत नव्हतो किंवा न जाणं आपल्या कडे उपाय नव्हता म्हणून आम्ही गेलो पण आम्हाला मधी किमी टोल नाक्याच्या जवळ अडवला पोलिसांनी कि तुम्ही अलाऊड नाही आहे जर तुम्ही covid पॉसिटीव्ह अशीला तर तिकडं ते स्प्रेड होणार तर तिकडं ते covid डेथ झाली असेल तर तुम्ही इथे येऊन पॉसिटीव्ह होणार म्हणजे लसीकरण एवढे झाले आणि ह्यात कस झाला आपण कोणाला टच करू शकत नव्हतो कोण मास्क घातलेला असेल तर आपण पण डिस्टंन्स मेनटेन करत होतो भाजीवाले सुद्धा बाहेर आपल्या पिशव्या ठेवायची मग आपण ती पिशवी आपल्या घेऊन यायची घरी म्हणजे खूप परिरस्तिथी खालावलेली तेव्हा आणि आता असं वाटतय कि बाबा थोडं फार तरी बरं वाटायल कि हे सगळं संकट आहे तो निघून

आणि त्या मुळे काय झालं covid नाईंटीन च जे जास्त पेशंट म्हणजे रुग्ण जे निघाले ते जेष्ठ नागरिक किंवा गर्भवती प्रेगनेंट मुली किव्हा बाई

मधुमेह असं सीबी असणाऱ्या आजारांना जे ऑलरेडी ग्रस्थ होते त्यांना कोरोना विषाणू चा सवनसंग्र होता तो होण्याचे शक्यता जास्त होती म्हूणन अशी माणसं पहिलाच काही तरी कॅन्सर मूळ

हो म्हणजे त्या वेळात आम्हाला काय वाटलंना कि अं ह्यांच्या पेक्षी जस कि तुम्ही बोले कॅन्सर वगैरे पर्यंत तर त्यात जस म्हणजे कि कॅन्सर वगैरे आला होत ना नवीन नवीन हि डीसिस अली होती ना मासाच्या इकडे इंडिया मध्ये तर आम्हाला काय वाटलं कि ह्यांच्या पेक्षी

आजारी आहेत जे आपल्याला माहीतच नाहीयेत आणि सायंटिस्ट पण ते म्हंणजे कि शोधत करत राहतो कि काय करू शकतायत आम्ही लोकांना वाचवण्या साठी म्हणजे कि लोकांचे जे लाईफ आहेत ना ते खूप रिस्क वर झाली त्या वेळेस आता तर सगडे जे आहेत म्हणजे कि लाईफ खूप स्टेबल आहेत आता तर पण ज्या वेळी आपल्या मधी कोरोना आलो आपल्याला काही म्हणजे कि ते अं बॅड एक्सपेरिन्स पण आहेत कोरोना चे पण हे चांगले झालाय कोरोना मध्ये कि आपल्याला खूप गोष्टीं ची इंपोरटन्स आपल्याला माहिती पडली आहेत का जस कि सेविंग आता म्हणजे कि तुम्हाला माहित आहे कि कोरोनाच्या नतंर खूप लोक म्हणजे कि आपल्या हेल्प साठी खूप कॉन्शियस झालाय म्हणजे कि आता ते लोक डाएट वगैरे खूप म्हणजे कि इम्म्युनिटी स्ट्रॉंग करण्या साठी खूप लोक

कि हे सगळं जे आहे ते हेच तर गोष्ट म्हणजे कि आपल्याला म्हणजे कि टंग चे जे टेस्ट आहे आपण आपल्या हेअल्थ साठीच तर आपल्याला घारातले ते खायचेत आणि आपल्याला ते ग्रीन वेजिटेबल सगळं ते खायचा तर आपल्या इम्म्युनिटी जो आहेतना ते स्ट्रॉंग पाहिजे आणि आपला बँक बॅलन्स स्ट्रॉंग पाहिजे मग आपल्याला कोणीही अं बातम्यांचे नाहीये हो हो नक्की पण काय झालं माहितय ते जस तू म्हणटलीस कि तू बॅड एक्सपिरियन्स होता पण अं आपल्याला हे नक्की कळाला कि तो चांगला एक्सपिरियन्स नव्हता पण तो चांगला एक्सपीरियन्स पण होता आणि वाईट पण होता

असं अस कळलं कि काई परिस्तिथी आहे तेव्हा पण भरपूर शिकलो आपण ऑनलाईन काही तरी टास्क बघितली कि त्यांनी गार्डनिंग केलं एके एक घरी बसून वेगळे वेगळे स्टडीस केले एक एक मुलांनी आपल्या स्टडीएस ऑनलाईन कंप्लिट केल्या एक्सपीऱ्यांस होत बॅड होत कि आपण कोणाला जाऊ शकत नव्हतो काही काम करू शकत नव्हतो आणि आपल्या पेक्ष्या वयस्कर होते जे हात वर काम करतातना बाहेर विकून वगैरे रस्त्यावर बसून त्यांचे खूप हाल झाले पण ठीक आहे लकीली गवरमेन्ट ने रुल काढले कि त्यांना तुम्ही वेळो वेळी मदत केली आणि जर बघायला गेला तर आता म्हणजे तेव्हा खूप असं झालेलं कि त्याची लक्षणे अशी होती कि त्याची सिम्टमस सर्दी ताप खोकला सामान्य आपल्याला आधी येऊन जायचा पण कधी आपण एवढा टेन्शन घेतली नाही मग भरपूर जेव्हा जेव्हा आपल्याला मग घरो घरी येऊन आपल्या स्वॅप टेस्ट करून न्याहचे आपल्या हाताचे पल्स रेट बघायचे ते जर नाईनटीनाईन अभाव असेल तर मग आपल्याला अझिथ्रोमायसिन डिकोसील ह्या हीट निर्माण करणाऱ्या ज्या औषध होती ते दिले आपल्याला आणि मग मी हे प्रत्येक रुग्णाला होताच आणि असं पण थोडे फार दिसून आले कि हे तापा प्रमाणे जे आपल्याला ताप जे आपल्याला ताप येत होता तो आपल्या डोक्या वर पोचल्या नतंर तर तो डायरेक्ट आपल्या लंग्स मध्ये म्हणजे फुफुसात त्या मुळे आपल्याला पहिला ताप यायचा आणि मग त्या नतंर आपल्यला ड्राय म्हणजे असं कोरडा खोकला होत गेला आणि खोकल्या मुळे बघितला ना असं घसा दुखायला होत होता नंतर मग आपल्याला श्वास म्हणजे तो सर्दी पहिला आणायचा मग ताप आणायचा आन मग थंडी वाजून येत होती आणि वयो बघितल्याचं कॉलनी मध्ये एक एजेड ऑंटी होत्या ज्यांचं आता अं त्या एक्सपायर झाल्या covid मध्ये त्यांना असं धाप लागली श्वास घेयला वगैरे त्रास व्हायला छातीत दुखायला लागला खूप अशक्त झाल्या त्या आणि त्या मुळे त्यांच्या ज्या लंग्स फुफुसानं एक्दम सूज अली आणि जास्त खोकल्या मुळे कसं त्यांना सूज येऊ शकते आपल्याला सुद्धा येऊ शकते आणि छातीत दुखू लागते मग असं डोके दुखी वगैरे हे असं भरपूर खोकला अंग जाड झाल चव म्हणजे आपल्याला तू बघियातली कि आपण काय करायचं हे आपल्याला नेमकं कळलं नाही एव्हडा आपल्या टेस्ट मध्ये सुद्धा बदल झाला भरपूर उपाय केले आपण त्या नतंर मग चोधा दिवस आपण एक एक जण स्वतः करून घेतलं तर तुंकझ्या इथे कस काय होत वातावरण सेल्फ आयसोलेशन साठी

तुम्ही घ्याना काही तुम्ही गोष्टी घ्या सगळ्या गोष्टीत तुम्हाला अं म्हणजे कि असं म्हटले ना एक एका चे दोन पाहिलु असते तर आता आमच्या लाईफ मध्ये पण असं असते कि आमच्या लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टींची दोन इफेक्ट असते एक गुड असते आणि एक बॅड असते गुड एक्सपीरिअन्स असे असते कोरोना मध्ये जस तुम्ही म्हटले कि आपण आपल्या फॅमिली च्या सोबत टाईम स्पेंड करू शकतो आणि आपल्या म्हणजे कि आपल्याला ना ते अं आपल्या फॅमिलीचे आपले हेअल्थचे आणि आपले अं फायनॅन्स चे जे सेविंगस

आणि आपण जाऊ शकत नाही असं झाले आणि आपला म्हणजे कि जस असतोना कि आपल्या निडची जे मी अगोदर पण सांगितले कि आपल्या नीड ची अं थिंग्स पण आपण पर्चेस करायसाठी बाहेर जाऊ शकत नाही कारणकि ते पण आपल्याला टाईम स्पॅम असतो कि ह्या टाईमा वरच तुम्ही तुम्हाला जे पण खरेदी करायचा आहे तुम्ही त्या टाईमा त्या स्पॅम मध्ये तुम्ही जायचे तर त्यांच्या नतंर तुम्ही घरातील बाहेर निघू शकत नाही आणि हां आणि आणि तू बघितला अशील जर आता गुड एक्सपीरिअन्स मध्ये काउन्ट करायचं जर झाल पाहिजे कि तर असं बघितले असल्या तर डैली लाईफ मध्ये आपण बाहेर जायचो म्हणजे आई बाबांन साठी आपण भरपूर कमी वेळ दिला पण जसा आपण घरी बघितल तर आपल्या आईचा इम्पोरटन्स अजून वाढला हे covid आपल्याला एक लेसन देऊन गेला कि काय पद्धतीने तिने आपल्या सगळ्यांची काळजी घेतली तिने स्वतःची सुद्धा काळजी घेतली त्यात वेळो वेळी स्वयंपाक केला आपल्या अंघोळ वगैरे सगळं सगळं जेवण पासन तिने राहिलेल्या अभ्यासा पर्यंत आणि घरातल्या सगळ्या एजेड माणसं पासन पोरं पर्यंत तिनि आपली सगळी काळजी घेतली आणि मुळात त्यांनी काय केलं आपल्याला कळलं कि खरंच आपण म्हणतोय पेरेंट्स काय करतात घरी हे कळलं आपल्याला कि खरंच कि आपण किती त्यांना टाईम दिला पाहिजे आपला घरात टाईम जरी जात नव्हता त्या मूळ तरी त्यांचं महत्व इम्पॉर्टन्स काय आहे आपल्याला कळलं पण जस वय होत गेलं तेव्हा कळलं जेव्हा एक एक गोष्टी कळल्या कि एक एकाचे पेरेंट्स गेले तेव्हा त्या मुलांनी काय काय केलं हां पण तो आपल्याला शिक्षणच देऊन गेला covid कि अशी जर संकट आली तर स्ट्रॉंग कोणी मुलांनी ज्यांचे आई वडिला एक्सपायर त्यांनी बाहेर मग उदबत्ती विकून त्यांनी आपली पोट चालवली म्हणजे हि वेळ पण खूप कठीण पण होती पण भरपूर आपल्याला वेळ प्रसंगी शिक्षण पण दिल कि आपण असं वागायला पाहिजे आपण आई बाबाना अश्या पद्धतीने हेल्प केली पाहिजे हे भरपूर गोष्टी त्यांनी दाखवली आपल्याला पण काय केलं फिट पण झालो आणि काय झालं आपण काय काळजी घेत होतो covid म्हणजे कि आपल्याला संपर्क कोणाशी आपण ठेवला नाही आहे आणि मग परत काय हाच आपल्याला वारंवार सांगेल पण जे शिंकताना खोकताना वगैरे तोंडावर हाथ ठेवा टिशू पेपर धरणा आपल्या हाताच्या बोटाने काही टच करू नका म्हणजे कि लिफ्ट ची बटण वगैरे डायरेक्ट टच करा तर आपल्या हाताच्या कोपर्यातन करा किंवा असं कच शिजवलेलं काचा मास मटण चिकन असल काही खाऊ नका फळे भाज्या न धुता खाऊ नका म्हणजे हे त्यांन आपल्याला सगळं करून आपल्या शरीराची रोगप्रतिक्रिया शक्ती मजबूत केली आणि आणि आपल्याला हेलधी पण केलं मग स्वच्छतेचा नियम आपल्याला कळाला आपण एकदा हाथ धुतो पण covid न आपल्याला दिवसातनं पंधरा ते वीस वेळा हाथ धुवायला लावला बाहेर गेल्यावर आपण लगेच टच करायचो खायचो पण तास नाही आपण वस्तुंला हाथ लाऊ नका असं जर हाथ लावण्याची वेळ अली तर आपण ते

आणि गरज नास्ताना कुठं पण गर्दीत जाऊ नका हे मुळात लग्न वगैरे भरपूर तेव्हा कमी होते पण डेथ म्हणजे जे आपण मृत्यू झालेलं लोकांची संख्या जास्त होती असं म्हणजे परदेशात तुन आलेल्या पाहुण्याना पण आपण लगेच भेटायला गेलो नाही

हां ट्रेन वगैरे पण सांगडे बंद असते आणि अं म्हणजे कि जस तुम्ही सांगितलं कि सॅनिटाईझ वगैरे सॅनिटाईझ संपवणे म्हणजे कि कॉम्पल्सरी झालो आहे झालाय आणि आपण जे अं सभज्या वगैरे पण मार्केटात घेऊन येतोना तर त्यानं त्यात पण सॅनिटाईझ करत होतो पण कारण कि आपल्याला भाय असते कि आपला अं जीवन जे आहे त म्हणजे कि आपला जे अं म्हणजे हेअल्थ आहे ते खूप म्हणजे अं डिफिकल्ट असते त्या वेळेलत म्हणजे कि आपल्याला हेअल्थची जे असते ना खूप डिफिकल्ट असते कि आपल्या हेलतेत आपल्याला खूप हे करायचे म्हणजे कि खूप आपल्याला अं

लागेल कारण कि आपण आपला आपल्या हेअल्थची रेस्पॉन्सिबल आपण हि आहेत म्हणजे कि आपण आता आता जर आपण जे असते म्हणजे कि कॉरोन जे पॉसिटीव्ह निघाले ना इम्मुनिटी वीक असते असं असं म्हणजे कि डॉक्टर वगैरे म्हणत होते कि ज्यांची इम्मुनिटी वीक असते ना त्यांचे तर कॉरोन पॉसिटीव्ह निघाले आहे

त्या वेडेस म्हणजे कि असं कि अगोदर आपण जर इममुनीटी साठी आणि आपण हेअल्थ आपल्या हेअल्थ इम्मुनिटी साठी तरी जाऊया म्हणजे कि पण अं रोजच्या अं लायफेत आपण इम्म्युनिटी वगैरे काही अं मला ती बघतात हि नाही पण जे हेलधी फूड असते म्हणजे कि जे ग्रीन वेजिटेबलें असते आपल्याला सलाड खाऊ पाहिज खायला पाहिजे आणि आपल्याला फ्रुटस वगैरे पण खायला पाहिजे ते ते जर आपण ह्या ह्या जी गोष्ट आहेतना जे अपन डैली लाईफ ला करू शकत ते ते अप्लाय करायचीच पाहिजे कारण कि आपल्या हेअल्थ ची रेस्पॉन्सिबल आपणही आहेतना आपण जे

आणि त्या म्हणजे कि हेअल्थ जर आपली हेअल्थ इस वेल्थ हां म्हणजे आपल्याला हे कळलं ना कि सर्वायवल म्हणजे जर फिट राहिल ज्यांनी कधी नेगलेट केल्या सगळ्या गोष्टी ते नेहमी फिट राहिले म्हणजे ह्यातन हे हेच आपल्याला काळाला कि covid नाईंटीन जेव्हा आल

आपल्या कडे जे आपले बँक बॅलन्स वगैरे गोष्टी म्हणजे तेव्हा आपल्याला कळलं कि पैसे गरजेचं आहे दुसर काय आला कि आपली माणसं सुद्धा गरजेची आहेत त्यांना वेळ देन पण गरजेचं आहे आणि घरातल्यान साठी आपले बाहेरचेही आपल्याला तेवढेच जिवलग आहेत भरपूर गोष्टी आल्या covid मध्ये कस आला पाऊस पढला त्या मुळे पूर आला पूर आल्या मुळे सर्वांची घरे वाहून गेली त्यामुळे स्वंसर्ग वाढला तस नरेंद्र मोदी ने सांगितलं होत कि बाहेरच मुलंना बाहेर अब्रोड़ अनु नका अब्रोड़ मधून इंडियाला परत अनु नका तिथलं covid इथे येईल पण कास होत शेवटी आपण विचार केला तर आपण जर पॅरेण्ट असतो तर आपण काय म्हंटलं असत आपली मुलं बाहेर आहेत आपण त्यांना इकडे बोलवूया हे सगळ्यांची थिंकिंग आहे पण कसा हा हळू हळू पसरत आलाय आणि आज कसाय आज covid म्हंटलं तरी आपल्याला भीती वाटते एवढे स्टेजेस आले त्यात नॉर्मल अं वॅक्सीनशन वन आलं वॅक्सीनशन टू आलं तरी आलं म्हातारे जे एज आहे